एक माणूस जमिनीवर ती बसला आहे त्याच्या हाताजवळ एक --

चेहऱ्यावरती छान हास्य दिसत आहे मुलाच्या मागच्या साईड ला छोटी मोठी रोपटी लावलेली दिसत आहे.

इमारतीच्या समोरच्या बाजूला मोकळी जागा आहे.

वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांची झालर दिसत आहे.

इमारीतेच्या इमारतीच्या समोरच्या साइड ला एक लोखंडी गेट दिसत आहे.

व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा पोशाख घातलेला दिसत आहे व्यक्तीच्या पायाखाली एक लाल रंगाची सतरंजी अंथरलेली दिसत आहे.

माणसांनी सफेद रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे त्याच्या मागच्या साइड ला एक पूल दिसत आहे.

इमारतीलाच लागून एक पूल दिसत आहे पुलावरती काही माणसं उभी आहेत इमारतीच्या वरच्या भिंतीवरती काही --

मागच्या साईडला भिंत आहे भिंतीचा रंग हिरवा आहे.

स्टेशनच्या वरच्या साईडला एक भला मोठा बोर्ड लावलेला दिसत आहे स्टेशनचा बाहेरच्या साईटला गर्दी दिसत आहे.

बाजूला लाकडाचे तुकडे ठेवलेले दिसत आहे तिकडे एक माणूस उभा आहे माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे.

त्या गार्डन मध्ये एक पुतळा बांधलेला दिसत आहे.

फोटो मध्ये एक जुनी एसटी बस उभी असलेली दिसत आहे एक माणूस बस मध्ये चढताना दिसत आहे.